मी काय म्हणते, मला कबड्डीविषयी थोडं सांगते का तू?

तर हा खूप देशात वेगवेगळ्या प्रकारे खेळला जातो. प्रकार म्हणजे एकच आहे

तर ह्यांच्यामध्ये सात खेळाडू असतात.

मेंदूपासून म्हणजे मेंदूचा तर उपयोग होतोच आपल्या म्हणजे बॉडीचा म्हणजे शरीराचा प्रत्येक भाग ऍक्टिव्ह ठेवावा लागतो

जसं आता

वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वेगवेगळे आता

शाळेकडून तर खूप साऱ्या स्पर्धा होतात पण आता जागतिक पातळीवरसुद्धा आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून कबड्डी पण होते तर आता मागे

दोन हजार अठरा मध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झाली होती.

खुपसाऱ्या देशांची

आणखी फायनल मध्ये नाही का, फायनल राउंड मध्ये इराण म्हणून एक देश होता भारत विरुद्ध आणि मला सांगायला खूप गर्व होत आहे कि त्या मध्ये आपल्या भारतानेच नाही का ती स्पर्धा जिंकली

तर आता आपल्या भारतामध्ये सुद्धा सध्या सामने सुरु झालेले आहेत प्रो-कबड्डी चे

खूप चांगले चांगले म्हणजे खेळाडू आलेले आहेत अगोदर कसं असायचं, कबड्डीला तितकंसं महत्व दिलं जात नव्हतं.

लक्ष वेधलं आहे क्रिकेट फुटबॉलनेच पण कुणी लक्ष देत नव्हते, पण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

समोर आणलं. जसं खो-खो झालं, कबड्डीझालं असं खूप खूप छान जे मैदानी खेळ होते

यामध्ये खूप साऱ्या खेळांमध्ये खेळाडूंचा चांगला प्रतिसाद येत आहे

त्यापैकी जसं आता आपली महाराष्ट्राची टीम विचार केला तर, पुणे आहे यु मुंबा असे खूप छान आणि त्यामध्ये खूप खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. जसं मला सांग पटना पायरेट म्हणून एक टीम आहे, तिथंला जो रेडर आहे, रेडर म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का?

रेडर म्हणजे सांगायचं झालं तर जो कबड्डी घेऊन जातो समोर

जो सिंगल प्लेयर म्हणजे एकटा जो प्लेयर जातो कबड्डी खेळत समोर घेऊन जाते त्याला रेडर म्हणतात

आणि तो जो कबड्डी घेऊन गेला आहे त्याला पकडण्याकरता ते चार पाच किंवा दोन तरी असे जे प्लेयर असतात त्यांना डिफेंडर म्हणतात.

खुपसाऱ्या त्याने मॅच जिंकावलेल्या आहेत आपल्या सोबतच्यांना, आपल्या टीम ला.

आणखी त्यांचा डिफेंडर मनजीत चिल्लर म्हणून एक डिफेंडर आहे जो युपी योद्धा या टीम कडून आहे.

खूप छान म्हणजे त्यांची म्हणजे खूप चांगली डिफेन्सचे म्हणजे पकड्ण्याचे जे आसते ना खूप वेगवेगळे प्रकार आहेत ते त्यांना खूप चांगल पकड़ता वैगेरे येतात. आणखी आंतरराष्ट्रीय जे आपली कबड्डी स्पर्धा झाली त्यात आपल्या महाराष्ट्राची जी टीम आहे, यु मुंबा

तिथं जे कॅप्टन होते म्हणजे तिथं पण आंतरराष्ट्रीय कॅप्टन होते, त्यांना खूप म्हणजे नॉलेज आहे कबड्डीचं

ते जरी मुंबई सारख्या शहरात असले तरी त्यांना कबड्डीचं खूप चांगलं नॉलेज आहे

ते जसे म्हणजे खूप हलाखीची परिस्थिती काढून ते खूप समोर गेले आहेत. ते एक चांगलं उदाहरण झाले आहेत आपल्या गरीब मुलांना किंवा खेळातील जे मुलं असतात, त्यांना वाटते कि फक्त क्रिकेट वगैरे लाच नाही का खूप किंमत आहे, पण असं नसून, त्यांनी पूर्ण जगासमोर दाखवून दिलं की क्रिकेट सुद्धा एक खूप छान गेम असून आंतरराष्ट्रीय पावतळीवर तो खेळू शकतो.

आणखी काही प्रश्न आहेत का तुमचे? हो म्हणजे त्यामध्ये किती खेळाडू असतात? किंवा कसे काय खेळले जाते बा? म्हणजे ग्राउंडचा काय प्रकार असतो त्यामध्ये? ह्यांच्याबद्दल सांग ना मला. ग्राउंडमध्ये कसं असते, एक मध्यातून दोन्ही बाजूला विभागून, बरोबर मध्यात एक लाईन असते.

आणखी त्या लाईन ला सोडून एक बाजूची एक लाईन असते तिथं एक लाईन असते आणि दुसऱ्या बाजूची तिथं जवळ एक लाईन असते. तर ह्या टीम मध्ये एकेका टीम मध्ये सात सात मेंबर असतात.

त्यातले काही रेडर असतात कुणी डिफेंडर असते. रेडर म्हणजे जे कबड्डी घेऊन जातात ते

आणि एक रेडर म्हणजे जो कबड्डी घेऊन जातो त्याला रेडर म्हणतात.

ते साठ किंवा तीस चाळीस सेकंडची पण असू शकते, ते घेऊन त्याला जावे लागते. टायमिंग सुरु असते तिथे घडीमध्ये त्या टाइमच्या आतमध्ये बघून आऊट करून आपली मध्यात जी लाईन असते त्याला त्या लाईन मध्ये यावे लागते तेंव्हा पण त्यांना जो आउट करतो रेडर. सारी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, बरं.